दरवाजा दिखता है खिड़की दिखता है।

फिश सेलर दिखत आहे फिश बायर्स दिखत आहे डब्बे दिखत आहे पेड़ दिखत आहे.

माला एक शादी हॉल दिखत आहे रेड कार्पेट दिखत आहे. फूल फूलों के बड़े बड़े गुलदस्ते दिखत आहे.

बिखरा हुआ समान दिखाता है खिड़की दिखाता है तीन लोग दिखाता है।

पेड़ पौधे दिखता है मिट्टी दिखता है दिवार दिखता है स्टैंड दिखता है।